एक खोली दिसत आहे खोलीमध्ये बघा एक दरवाजा दिसत आहे इकडे उजव्या हातावर लाल रंगाचा टेबल दिसत आहे एक--

एक हॉल दिसत आहे हॉलमध्ये बघा वर फॅन लागलेला दिसत आहे पांढऱ्या रंगाचा एक लाइट लागलेला दिसत आहे.

बघा किती छान फळ दिसत आहे निळ्या रंगाच्या ट्रालीवर पांढरा पेपर लावलेला आहे व पेपरावरती फळ ठेवलेली आहे.

इमारतीला बघा थोडा फिका पिवळा व पांढरा रंग दिलेला दिसत आहे आजूबाजूला बघा.

मागच्या बाजूला घर दिसत आहे घराला गॅलरी आहे गॅलरीला कंपाऊंड दिसत आहे गुलाबी रंग--

हे एक माश्यांच मार्केट आहे.

काही मोठी मासे तर काही छोटी मासे आहेत मासे विविध प्रकारचे ठेवलेले दिसत आहे.

हा एक रोड दिसत आहे रोडा वरण काही माणस व बाया जातानी दिसत आहे माणसाने बघा पांढऱ्या रंगाचे शर्ट --

बाया बघा त्यांनी लाल रंगांच्या साड्या घातलेल्या दिसत आहे आजूबाजूला लोकांची गर्दी आहे काही हिरवी झाडे दिसत आहे.

खाली काही पार्लेजीचे पॅकेट आहेत त्याच्या खाली मॅगीचे पॅकेट त्याच्या खालच्या कप्प्यात बघा काही चॉकलेटचे पॅकेट दिसत आहे.

हे एक फुलाच मार्केट दिसत आहे बघा पांढऱ्या रंगाच्या गोण्यावर फूल ठेवलेली दिसत आहे पिवळे व केशरी रंगाची फुले दिसत आहे.

किती छान दिसत आहे एक वायर दिसत आहे काळ्या रंगाची.